ही बस कोल्हापूरला चाललेली आहे.

वंडरलँड एक निवासी आणि व्यवसायिक इमारत आहे. निवासस्थाने या इमारतीच्या वर आहेत. ही खरेदीसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

तसेच इथे कार संबंधी काही मासिक ही ठेवलेली आहे. समोर हुंडाई क्रेटा ही कार दिसत आहे.

हि एक व्यायाम शाळा आहे इथे तुम्हाला सर्वात प्रभावी मार्गाने प्रशिक्षण देण्यात मदत करण्या साठी उपकरणे नवीन आणि व्यवस्थित आहे.

ग्यालकॉम्स फर्टी मिक्स फर्टीगेशन मशीन चे एक शीर्ष आहे. जे विविध प्रकारचे खतांचे मिश्रण करते.

हे एक संमेलन कक्ष आहे. ही हॉटेल मधली एक खोली आहे जिथे लोक बैठका घेतात. इथे जे गरजेनुसार लागणारी साधन पुरवले जाता.

माऊली हेल्थ क्लिनिक हा एक वैद्यकिय दवाखाना आहे. ज्याचा फलक आपल्याला इथे लावलेला दिसतो. त्याच्या शेजारी अजून एक फलक लावलेला आहे.